साईडला काही समान पडलेले दिसत आहे.

एक रॉड दिसत आहेत खाली कारपेट दिसत आहे बाजूला लाल कलर चे काही मशीनी दिसत आहेत.

बाजूला झाडे दिसत आहेत वर आकाश दिसत आहे आकाशात ढग दिसत आहेत बाजूला येक--

समोरचे दृश्य खुपच सुंदर आणि मोहक दिसत आहे.

झाडांच्या रंगामध्ये पाणी हिरवे झालेले दिसत आहे वर आकाश दिसत--

समोर एक मैदान दिसत आहे मैदानावर काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत त्यांच्या हातात बॅट दिसत आहे डोक्यावर हेल्मेट दिसत आहे.

समोर एक मैदान दिसत आहे मैदानावर बारीक हिरवे गवत निघालेले दिसत आहे त्यावर काहीतरी पडलेले दिसत आहे दुसऱ्या साईड ला--

समोर एक समुद्र दिसत आहे त्याला किनारा दिसत आहे किनाऱ्यावर बारीक वाळू दिसत आहे.

समोर नारळाची झाड दिसत आहेत काही बलून लटकवलेले दिसत आहे समोर काही इमारती दिसत आहेत.

बसण्यासाठी काही बेंच टाकलेले दिसत आहेत वाळूवर झाडांची सावली पडलेली दिसत आहे वर आकाश दिसत आहे.

एग्जिबिशन पाहण्यासाठी आलेले दिसत आहेत समोर एक् फरशी दिसत आहे एक व्हरांडा दिसत--

समुद्रच किनारा वर काही दगड पडलेले दिसत आहेत काही माणसे बोट मध्ये बसलेली दिसत आहेत वर आकाश दिसत आहे.

समोर काही बांधकाम चालु आहे एक माणुस भिंत बांधताना दिसत आहे त्या भिंतीवर एक मडके दिसत आहे.

बाजूला एक बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग ला खिडक्या दिसत आहेत दुसऱ्या बाजूला नारळाची झाड दिसत आहेत वर आकाश दिसत आहेत.

समोर एक वर्ग खोली दिसत आहे त्यात काही टेबल दिसत आहेत काही बेंच दिसत आहेत काही मुली तिथ बसलेल्या दिसत आहेत.

समोर एक मंदिर दिसत आहे मंदिराला घुमुट दिसत आहे त्याला कळस दिसत आहे.

त्यात काही खिडक्या दिसत आहे एक दरवाजा दिसत आहे काही ज छोटे रोपटे तिथ लावलेले दिसत आहे.

समोर एक खोली दिसत आहे खोलीत काही खुर्च्या टाकलेल्या दिसत आहेत काही लोक त्यावर बसलेले दिसत आहेत काही लोक बसलेले आहेत काही लोक उभे आहेत.

समोर एक रॉड दिसत आहे त्याला काही--

त्यांनी दगडाला पकडलेले दिसत आहे. त्याच्या डोळ्यावर चश्मा दिसत आहे.

पोस्टर लावलेले दिसत आहेत खाली दरवाजे दिसत आहेत.

लाइट दिसत आहेत भिंतीला पोस्टर लावलेले दिसत आहेत काही समान तिथे सजवलेले दिसत आहे.

समोर एक नदी दिसत आहे नदीत मम म्हैस दिसत आहेत त्या म्हैस एकमेकींन जवळ उभ्या दिसत आहेत.

बाजूला कंपाऊंड दिसत आहे एक मोठे झाड दिसत आहे बाजूला इमारत दिसत आहे.

समोर एक खोली दिसत आहे खोलीवर टिनाचे पत्रे टाकलेले दिसत आहे खोलीच्या भिंतीवर एक क्रॉस काढलेले आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर गट्टू टाकलेले दिसत आहे बाजूला एक कुंडी दिसत आहे.